येत आहे अजंता डेअरी आणि बेकरी आहे आणि तिला एक गर्दी पडलेली आहे ते माणूस आणि पोरग --

इथं दोन माणूस आहे एक माणूस आहे इथं सेल्फी काढेल काढतोय आणि इथं लॅपटॉप आहे ते--

त्या लायब्ररीत टाऊन हॉल आहेत हॉलच्या टाऊन हॉलचा कलर पांढरा आहे आणि हित लई चिडियाँ आहेत.

इथं आहे हॉटेल आणि ऑन पॅलेस आहे आणि इथे हॉटेल आहे आणि हे शडाउन आहे ते --

इथं पाणीपुराचा पण गाळ लावलेला आहे रात्रीचा वेळ आहे आणि लाईट पण आहे चालू.

आणि अगरबत्ती पण लावलेला आहे आणि इथे तेथे पण काम आहे आणि एक प्लेट मध्ये दोन प्लेट मध्ये ते लड्डू ठेवलेला आहे ते--

इथ आहे चिल्ड्रन आणि लहान पोरी पोरे आहे आणि इथं एक एक कॉस्टुम मध्ये आहे ते कॉस्टुम स्कर्ट आणि--

मंदिर आहे आणि तिथं भगवान पण आहे आणि कोणी पण आली नाही आणि वॉल आणि तिथे भिंतीचे कलर वाईट ने डेकोरेट केलेलं आणि इथं हाय --

बालुरगा एअरपोर्ट ठेवलं नाव आहे तिथं एअरपोर्टच आणि इथं माणूस आहे ते--

आणि इथं तिला डिझाईन केलेला आहे.

इथे एक दुकान आहे दुकानातून वेलकम लिहिलेलं आहे आणि इथं काउंटर पण आहे काउंटर वर दुकानचा मालक बसलेला आहे.

इथून याय लागले आणि सनसेट आहे आ आकाश निवड आहे आणि इथं --

इथं मंदिर आहे आणि पुजारी पण आहे आणि पुजारी पूजा करतोय मंदिर मंदिरात नाय आणि तिथे देवी पण आहे.

एक पा पांढरा पर्दा लावलेला आहे आणि तिथं पण टेंट आहे ते शेड मारलेलं घर आहे आणि ऊंच ऊंच झाड आहे.

इथं गार्डन आहे आणि तिथं बसलेला आहे आणि इथं एक पण आहे.

आणि इथं आहे एक एलोप्लेन चा पण ते शो च ठेवलेलं आहे आणि आकाशातून बादल आहे.

आणि इथं पण फोटो आ आणि चर्चा आहे आणि चर्चा अनेक फोटो पण आहे आणि हे त्याची भिंती व्हाईट --